नामध्ये येथे आपल्याला एक समुद्र तलाव दिसत आहे व सूर्य दिसत आहे व इथे व इथे भरपूर आपल्याला मातीच तवंग दिसत आहे व इथे तिन --